ही आमच्या गावाची खूप मोठी शाळा आहे या शाळेचं नाव आहे.

ही कर्नाटक ची दूध डेरी आहे इथं सगळ्या अं सर्व प्रकारचे अं दूध भेटतात अं पनीर भेटतो.

अं काही प्रकारचे ब्रेड भेटतात. इथं आम्ही सकाळी अं दूध घ्यायला या दूध डेअरी मध्येच येतो.

हे एक चिखल ठाण्याचं टी.व्ही. चं दुकान आहे त्या टी.व्ही. च्या दुकानाचा मालिक संदीप सेट आहे.

इथं आम्ही गरीब लोक टी_व्ही विक्री करण्यासाठी जातो जसे फ्रिज कुलर पंखा आम्हाला इथं हप्त्यावर भेटतात आणि या टी_व्हीचा मालिक पण खूप चांगला आहे.

हे गांधेली अ गावाचं एक पहाड आहेआणि खूप मोठ आहे हे पहाड आम्ही या पहाड वर फिरायला गेलतो आम्ही मैत्रिणी--

भेटतात इथं आही एक आठवड्यातून एकदा बुधवारी जाऊन आम्ही बाजार करून आणतो.

इथ खूप मोठ्या प्रमाणे लोकं कमी अह किमती मध्ये इथं भेटतात तर आम्ही पण इथं गेलो आहोत.

हे मुंबई शहरातल एक गार्डेन आहे इथे खूप मोठ मोठ्या प्रमाणात खूप मोठे दगड़े आहेत झाड आहेत.

वेगवेगळ्या प्रकार प्रकार चे झाड अ चिमन्या कावळे इथे खूप चांगल दिसत आहे त्याच्या मूळ आम्ही या दगडा पाशी फोटो कडून आलो.